आणि Rogers Cup या दोन्ही पात्रात फेर फेरीत हरली.

राम मध्ये आणि फेटाचे हेरी open च्या पहिल्या फेरीत पराभव झाला. दुहेरी मिर्झा vankajhu मध्ये आधीना ग्याराहोटट्स मध्ये जिंकली. वेतीसह उपविजेता ठरले. ऑक्टोबर मध्ये तिने दोन हजार दहा च्या राष्ट्रकुल श्रीराज द्वितीय मानांकित म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले. दुहेरी तिने सरकारी भारतीय रशि चक्रवर्ती सोबत भागीदारी केली. आणि उपांत्य फेरी अनाथ्हा शियाओदी कुहू बाहर आणि त्यांनी Beer Australia

संजीव यांचा पराभव करून करून बा त्याने नोव्हेंबर दोन हजार दहा आशियाई क्रीडा स्पर्धा भारताचे प्रतिनिधित्व केले. बिगर मानव कांतिक भारतीय खेळाडू पहिल्या फेरीत John und सा या उचा पराभव केला. तिने भारताच्या विधी वरून सोबत जोरी करून जोब्य पद्धत जिंकले आणि अंतिम फेरीत जान Nude John आणि जाम

डिसेंबर मध्ये el habbatulChallenge मध्ये स्पर्धा करणार द्वितीत दुबईला गेली. विगर मानांकित तिने अंतिम फेरीत. केशनीया परवाकअव्वल मानांकिक जुलिया गोजस आणि इवगेनीया रे रोडीनाइवगेनीया रे रोडीना आणि द्वितीय मानांकित जोभानोत यांचा पराभव करू ही जिंकली. तिने अनुक्रमे आयु मोहिता आणि व्हेलेन रांमप्रोहित यांचा पराभव करून, दोन्ही स्पर्धाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिने एलिना वेशीना शी दोन्ही

मार्च मधील अनिवार्य कार्यक्रम Premier मध्ये मिर्झाने या दोघांच्या दुसऱ्या वे दुहेरी तिने ventena सोबत प्रवेश केला. Indian vesal मध्ये वेधाने माग्य त्यांग आणि मेगण शोहणनेशी यांचा पराभव करून पहिली Premier अनिवार्य विजेते पद जिंकले. पदकावले इंडोरा जोडीणीयांमो एकाजण आणि सोमितीचे पराभव केला. मिर्झाने तिचे अकरावे WTA दुहेरीचे विजेचे पत आणि वर्षातून दुसरे विजेचे पत पुढे तिने madrid open मध्ये देखील भाग घेतला. पहिल्या दुहेरीची जोडीदार एलिना वेनतिणा हीच्याकडून हरली. तिला दुहेरी वेन्टटीना सोबत तिसरी फेरी गाठन्यात यश मिळ आले.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

आज आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये जी system चालू आहे TRANSPORT ची transaction असेल आज जवळ पास आपल्या महाराष्ट्रा मध्ये जी सुरु झालेली आहे महाराष्ट परिवहन मंडळ असेल बसच्या माध्यमातून छोट काई असेल मोठं काय असेल त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप मोठी जी अं बस सोय चालू झालेली आहे त्यामुळून आपुन आज एक किलोमीटर ते शंभर किलोमीटर अगदी कमी वेळात आपुन जाऊ शकतो आज कालच्या या धावत्या युगा मध्ये कमी वेळात आपल्या या ठिकाणी हुन त्या ठिकाणी आपुन अगदी सहज आणि अगदी सोप्या पद्धतीने जाऊ शकत असं असल्या असल्यामुळे

आपण बग स्वतः transport करत आहो तबेस मधून बरोबर बरोबर आहोत सध्याला आपल्या महारा जास्त म्हणजे PMC चालती शिवशाही आल्या पासून अं अजून fast झालेला आहे transport बसची speed आहे चांगली झाली आहे तुमचं काय बस चा कुठला अनुभव मोठ्या trip चा माझा खुप अनुभव आहे आह सांगायच म्हणलं तेर नेहमी बस ना फिरतो आपला चिपळूण असे चिपळूण ते पुणे माझा दोनी वेळेस मजा प्रवास झालेला आहे त्या प्रवास मध्ये मला जाणवलं कि बस च महत्व काय आहे विध्यार्थी असेल पुरोडा असतील यांना सरकारच्या मार्फत अनेक discount देण्यात सवलत देतात बस मध्ये त्यांच्या माध्यमातून कमी खर्च्यात आणि कमी वेळात rod ची चांगली निर्मिती झाल्यामुळे बस चा बस चा जास्त मागणी वाढत आहे आणि महारष्ट्रात मला वाटत सत्तर टक्के सत्तर ते साठ टक्के साठ सत्तर टक्के जनता बस ने प्रवास करत आहे बस हि चांगली आहे प्रत्येकाने बसचा वापर केला पाहिजे. आपली जी वाहने घरी ठेऊन जास्तीत जास्त सरकार ची जी बस आहे परिवहन महा महारष्ट्रा ची बस आहे आपल्या महारष्ट्रा सरकारची त्याचा जास्त लाभ घेतला पाहजे बस आपल्याला कमी कमी खर्च्यात मध्ये आणि कमी वेळामध्ये जात आहे माझा अनुभव त खूप सांगायचा चिपळूण पुणे असेल अं नांदेड अं पुणे असेल गंगाखेड नांदेड असेल त मला अस जाणवले कि हि बस म्हणजे आपली ज जननी आहे

sheet सुद्धा चांगली आहे शिवशाही मध्ये त्यांच्या नंतर लालपरी जी आपली खेड्या खेड्यात जाती प्रत्येक गावागावात विद्यार्थी ला घेऊन येणं पोरांना घेऊन येणं आपल्या गावाशी तालुक्याला जुळण्यासाठी लालपरीच चा फार अं मोठा उपयोग होतो आणि तो बस फार महत्वाची आहे लालपरी शिवशाही सुद्धा पण चांगली आहे शिवशाही मध्ये जे आपुन मोठा अह आपल्या महाराष्ट्रा तुन इतर राज्यात जाण्यासाठी शिवशाही बस चा मोट्या प्रमाणात उपयोग होतो उदाहरण सांगायचा झाल तर आपल्या परभणी हुन अं सुरत ला गाडी जाते सुरत परभणी त आपण कमी वेळात प्रत्येक ज ज railway ना जाऊ शकत नाही त्या मुले बस चा फार महत्त्व आहे आपल्याला ticket आराम शीर मिळत बस च आता परभणी सुरत ची गाडी आहे खूप चांगली आहे कमी वेळात तुमाला दोन राज्यांला हि बस म्हणजे परभणी सुरत असेल परभणी इंदोर असेल आपल्या सर्वसामान्यांना इंदोर city मध्ये प्रत्येकाला काही दुसऱ्या गोष्टी कडू शकत नाही पण बस चा असं आहे कि आपुन थेट bus stand मध्ये जातो अनेक कोणी शिकलेले नसत कोणाला वाचण्यास लिहण्यास problem होते बस मध्ये असे माध्यम आहे कि आपल्या खेड्यातपासून आपल्याला जिल्या मध्ये जे आपले जिल्याचे ठिकाणी जाण्यासाठी जे महत्वाची कामे असतात हि आपली लाल परी म्हणजे आपली एक जीव म्हणा एक जीवना मध्ये जीवन संगिनी म्हणा लाला परी ला कारण कि बस चे महत्व आहे आपल्या जीवनामधी तर मला वाटाय खूप महत्वाचेय आपल्या आधार स्तंभ महाराट्राचा चा बस म्हणजे महाराष्टरचा जस म्हणत आपण पत्रकार आधार स्तंभ तस बस हि खेड्या खेड्याततीळ सामान्य जनतेचा आधार स्तंभ हे बस जर बंद झाली तर किती मोठं नुकसान होतंय हे माहित आहे आपल्याला आपण covid च्य काळात बगीतल अं बस नसल्यामुळे किती स अं सर्वांचे बेहाल जाले बस प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्यामध्ये तालुक्याला जिल्याशी जुळत जिल्याला तालुक्याशी जुळत खेड्याला तालुक्याशी जुळत जिल्ह्याची बस राज्याला दुसऱ्या राज्यामध्ये connectivity होती बस आणि खूप चांगलंय बस चा अनुभव सांगायचा तर मी अनेक अं राज्यामध्ये बस मध्ये गेलो अस जिल्यामध्ये मध्ये गेलो गावापासून गेलो. मधात सत्तर टक्के त साठ टाके प्रवाशी बस न होतो आणि बस फार जीवनात महत्वाची असल्यामुळे अनेक बस स्थानके सुद्धा चांगली येतात नवीन नवीन बसस्थानके झाली तुम्हाला ticket online मिळत नवीन system निघाली

पल्याच्या ज्या गळ्या येतात त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात या बसचा उपयोग होऊ शकतो अजून भविष्य काळामध्ये चांगल्या चांगल्या बस येतील आणि आपल्याला लांब लांब ठिकाणी साठी आरामदायी आणि अगदी सोप्यात कमी पैस्यात बस मध्ये आपुन जाऊ शकतो आणि पुढे सुद्धा आपुन जाणार मला असे वाटतेय कुणाल hello कुणाल हा जस कि माझा अं अनुभव बस मधला कि अं जवळपास मी जवा म्हणजे अं महारष्ट्रात नाही आपलं महा transport नव्वद टक्के public जर पहिले ना बस ने transport station करतेय हे बस चा योग तिथे जात नाही माझा प्रवास असा झाला म्हणजे सर्वागत लांब चा कि आम्ही अं उतराखंड मध्ये दिल्ली ते उतराखंड म्हणजे दिल्ली च्या पुठे जेव्हा तुम्ही कुठं सर्वाही करायचे असेल ना त train खूप कमी आणि बसेस खूप जास्त आहे आमचा जवळ पास one day one day अस्या टाईप चा तेथून चारशे साडेचारशे किलोमीटरचा प्रवास होता तर बसची सुविधा जस कि अं जेवणाचा time ला थांबणे पुन्हा आह ticket स म्हणजे एकास वेळी अं जवळपास पन्नास तीस लोकांना अं घेऊन चालतेय पुन्हा long चा distance असेल तेर security safety एक महिला पण असतात मानस पण असतात अश्या अं secure security वाटती कुठे तरी बस ने सुद्धा गेल्या नंतर जेवढा आपल्याला जस आपल्या महाराष्ट्रामध्ये BRTLS आहे आणि अं लोकल जर क्या लोकल मधी जर पहिले गेलं तर बस लोकल पण आहे हे जाला long चा प्रवास आपण जे तुम्ही पण अं सांगितले पुणे जस कि चिपळूण गेलेले आहे पुन्हा अं मी जस सांगितल आता मी उत्तरांचल आहे अश्या side चा अनुभव घेतला दिल्ली वगरे ह्या side चा तिकडे सुद्धा बसचा utilization खूप जास्त आहे आणि बऱ्याच प्रकारचे बस operation india मध्ये पाहिले तर जस आपले VRTS आहे तसे UTC आहे HRTS हया ऱ्या सैदे ची आहे MS MSRT आह आहे विरल TRAVALSE आहे अश्या टाईप चे बसेस transportation खूप आहे आणी आता सध्याला कि जस कि yatra dot com paytm हम्म अश्या बऱ्याच private sector सुद्धा या अं बसेसचे ticket कसे काढता येईल जसे कि शिवशाही हे ती सुद्धा उपलब्ध केली म्हणून अं public ला खूप अं हे जे हम्म

जी सुविधा मिळाली ती खूप साऱ्या facility जे transport च मिळत आहे आणि बस चा अजून एक असा अं लोकल मधी जर पाहिलं जस मी पुण्यात metro city ची गोस्ट केली त अं मोठे मोठे city हे हैद्राबाद आहे मुम्बई आहे पुणे आहे अह ह्या city मध्ये मजा सरवायु झाला बस मधला प्रवास कि जस तुम्ही सांगितले कि collage च्या शाळेच्या plus job जे लोक करताहेत त्यांना एक कमी खर्चा मध्ये एक transportation अगदी यात तुम्ही जे दुसऱ्या सांगितले आपल्या स्वतःच्या private बसेस गाडी otherwise ज्या गोष्टी आहे जेवढे आपण घरी ठेऊन

ज्याला गाड्या येत नाही proper तरी पण ते हम्म गाडी चालवतात काही लोक अह वेगळ्या

हम्म बोल ना काय करते? काही नाही बसले निवांत झालं जेवण?

आणि बोल काय म्हणते कशी आठवण काढली आज काही नाही बघत होते news मध्ये ते soil च proof pollution किती किती म्हणजे वाढत गेलय ते हा ते आहे यावर्षी ते सद्गुरूनी champion पण काढलं ना soil pollution च हा ते त्याच्यासाठीच काढलय. अच्छा मध्ये news येत होत्या भरपूर त्यांच्या पण

हो ते तर आहेच त्याच्यामुळे ते अह म्हणजे ऱ्हास झाली ना वगैरे ना माती खूप जास्त जातात ना आपण घरातून कचरा टाकतो औद्योगिक कचरा झाला मानवी कचरा टाकते कृषीच झालं खत म्हणजे शेतकरी खूप वापरतात त्याच्यामुळे होतंय हा जे oiling आहे ना oil मुळे पण खूप होतं. oil जमिनीत मिसळल्यामुळे हे औद्योगीकरणाच oil आहे ना त्याच्यामुळे मिसळल्यामुळे त्याचा पण खूप परिणाम होतो.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

हम्म किती भरोशी त्यात शेतीला किती मोठा problem येणार आहे म्हणजे येतोय हा ते तर आहे कारण की जे newtrian पाहिजेत तेआहेत तेच भेटत नाहीयेत proper पद्धतीने हा soil pollution मुळे जमीनजीवजी जमीन होती ना ती नापीक झाली आहे.